हॅलो बेटा, मस्त आहे मी. तू कसा आहेस?

जॉब... बरं झालं, तू आता विचारलं. अकच्युअली, काय झालं माहिती आहे का? आज आमच्या कंपनीने डिक्लेअर केलं आहे की नव्वद टक्के जो वर्कफोर्स आहे आमचा म्हणजे जे कामगार आहेत ते घरी बसून काम करणार आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की जे दहा टक्के आहेत त्यांना सुद्धा रुटीन बेसिसवर काम मिळेल. आणि मग आम्हाला आता लक्षात आलेलं आहे की आमचं कामाचं स्वरूप हे वर्क फ्रॉम होम असणार आहे किंवा हायब्रीड पण होऊ शकते. वर्क फ्रॉम होम - हायब्रीड - वर्क फ्रॉम होम म्हणजे आजकाल ते जे करतात की घरी बसून लॅपटॉपवर कामं करतात तसं

हायब्रीड काम म्हणजे कसं असतंय की म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तेव्हा तुम्ही घरी बसून काम करू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही ऑफिसला जाऊन कामं करू शकता. हायब्रीड म्हणजे बेसिकली पाहिजे तेव्हा पाहिजे तसं तुम्ही कामं करू शकता.

बरोबर. म्हणजे आता मला जरा विश्वास वाटतोय आणि आश्वस्त वाटतंय. तू छान सांगितलंस तू मला. हो, आजकालच्या जगामध्ये असंच असणार आहे पुढच्या येत्या दिवसांमध्ये आई. म्हणून मला वाटतं, मला आता काय करायला पाहिजे, ज्या नवीन सगळ्या गोष्टी आहेत, जे काही नवीन रिलेव्हन्ट - रिलेव्हन्ट म्हणजे जे आजकालच्या जगामध्ये चालू आहेत असे स्किल्स मला घेत राहिले पाहिजे म्हणजे मला बेटर नोकरी मिळत राहील. बेटर नोकरी मिळत राहिली की मला पगार पण माझा वाढत जाईल. माझी पे स्केल वाढत जाईल आणि माझी त्याच माझ्या इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ चांगली होईल. चलो, ठीक आहे मम, कामाला जायला लागेल, मी तुला नंतर कॉल करेन, ओके. बाय.